एकोणविशे अंशीच्या दशकाच्या सुरुवातीस मानवी संगणक सहवास प्राथमिक दृष्ट्या graphical user interface केले जात आहे. पण screen मुळे डोळ्यांवर येणारा ताण पण तसेच वाहनांना हा करण्यासाठी लागणाऱ्या यंत्रणा यासाठी आता दोन्ही आधारित संवादित संप्रदाय असलेल्या संगणकाची निर्मिती होणार आहे. नागरिकांच्या सेवेसाठी drone जगामध्ये पहिला drone विमानतळ बांधत आहे. त्याचा वापर करून नागरिकांसाठी दौऱ्याचा औषध पुरवू पुरवठा करण्याचा त्यांचा मानस आहे. drone द्वारे आणि सामाजिक संघटना मानवी व मदत करण्यासाठी विकसनशील मार्गाचा अवलंब करत आहेत. आता प्रचंड माहितीचे पृथक्करण वास्तु विषयी सोपी गोष्ट आहे पण त्याचे पृथक्करण करणे तेवढे सोपे गोष्ट नाही. काळामध्ये ते देखील काम सोप्प होणार आहे. त्यामुळे हवामान अंदाज वाहतूक संस्थापन लोकसंख्या माप मापन सारख्या गोष्टी शक्य होणार आहे. Smart शहर हे आता प्रत्यक्षात येत आहे. या शहरांमध्ये असणाऱ्या वस्तू smart अस्ल्या पाहिजेत. ज्याच्या कमीत कमी वापर करून त्याची बचत करण्यासाठी तसेच आतील तापमान थंड ठेवा ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून smart इमारतचा तयार होत आहे. We are on demand या द्वारे आपण महागड्यामनोरंजनाच्या कार्यक्रमांना फाटा देऊ शकतो.

हो सगळं ठीक पण आता हे हेल्थ म्हणजे लोक म्हणजे गंभीर आहेत ना

आजार मुळे हा आजार पण येऊन राहिले कोरोना नंतर आता पन खूप डीझीस वाढत आहे अं आणि दुर्लक्ष पण करू नई करू शकत त्यांना

हान आता म्हणजे जगातील अनेक अनेक लोकांचा म्ह्णाणजे मृत्यू पण होते आहे अनेक अनेक मुळे

हान आणि आपल्या आपल्या आपल्या जीवन शैलीत आणि सवई मद्ये म्हणजे वेडी चा वेळेचा म्हणजे योग्य योग्य बदल योग्य बदलकेला तर म्हणजे

हान आणि जगात असे काय आजार पण आजार आहेत ज्यानं मुळेबहुतेक लोक आजारी आजारी पडतात

आणि हे हे हे आजार फक्त म्हणजे फक्त ना म्हणजे गरीब गरीबच गरीबच देशातील लोकांनाच होत म्हणजे हे काही अ प्रकारच्या जीव जीवन शैली मुळे होणारे आजार आहेत ज्या मुळे म्हणजे विकसित आणि समृद्ध समृद्ध समृद्ध देशातील लोक लोक याना ज्यास्तच ज्यास्तच बळी बळी पडतात त्यांना पण जास्तच बळी पडतात हा

हा हार्ट अट्याक पण एक रिझन आहे म्हणलं हार्ट मद्ये टेन्शन घेऊन लोक हार्ट अटॅक हा हा का त्यात पण ते त्याचा मुले पण तसे होतेय

हा खूप खूप जाले तर ते पण रिझन आहे हान ते पण आहे हान ते तस जर ठेऊन राहिला आणि दर वर्षी तर दर वर्षी म्हणजे जगातील नायका हो हो दर वर्षी जगात पण ते म्हणजे अनेक अनेक येऊनच राहिल्या

त्याचा मुळे तर लोक मरून राहिलेत स्ट्रोक पण येते लोकांना स्ट्रोक चे पण प्रॉब्लेम आहेत हां अनेक अनेक अनेक लोकांचा मृत्यू पण होत आहे दर वर्षी आणि लहान लहान मुलांना खुप होतात हेड एग विडेग नई का स्टमक एग हेड एग हान एड्स, स्टमक पैंन हे ते hiv खूप वाढत आहे hiv

जे आता आपण भाजी अ जे फ्रुट्स वगैरे खातो त्याच्यात पण थोडं केमिकल टाकतात त्यात आपण म्हणजे बरोबर ते मिळत नई पोषण मार्केट मद्ये फ्रुट्स बिक तेच आहेत केमिकल वाले हान आणि जे लोक म्हणजे एकाच एकाच एकाच जागी बसून राहतात ना तासन तास बसतात हो हो किंवा बसून काम करतात त्यांचा पण म्हणजे शरीरात अनेक अनेक आजार आजार निर्माण होतात असतात

हां लठ्ठ पणा एक आजार आजार नसला तरी त्या मुळे अनेक जीवघेणे आजार होण्याचा धोका असतो ना त्याचे उदाहरण म्हणजे मोह न होणे उच उच नई का उच्च रक्त दाब पीतशयेशी संबंधित आजार ह्रदय ह्रदय ह्रदय ह्रदय विकाराचा जटका म्हणजे हार्ट अटॅक आणि कर्क रोग हे पण तर आहे ब्लड प्रेशर हाय ब्लड प्रेशरच पण प्रॉब्लेम आहेत हान आणि अजून जे जे कोणी तंबाकूचे व्यसन करत जस खर्हा गुटका आणि ते खातात त्याचा मुळे पण बघ तंबाकू तंबाकू चे जे व्यसन करते तर मृत्यूच मृत्यूचेच कारण बनते त्याचा मुळे तर सिगरेट पण चांगला नसते दारू ते पण वय काम करते आपलं सिगरेट आणि दारू आणि लोक तर ते खातच राहतात तंबाकू हे ते खरा गुटका आणि या आणि या वाईट वाईट वाईट सवयी मुळे म्हणजे संपूर्ण जगात दर वर्षी लाखो जण जे जे जे मारतात

डिप्रेशन वर काय विचार आहे तुज ते त्याचा मुळे लोक टॉर्चर करतात म्हणून लोक सुसाईड पण करतात हां ते तर आता तेव्हा कोण कोणत डिप्रेशन पण येतात बघा हो डिप्रेशन मुळे लोक सुसाईड पण करतात बघ मुलं चांगली ही मुले आणि हा आणि तंबाखुमुळे तर केवळ कर्करोग च नाय होत तर सेवन केला म्हणजे घातक मानसिक आजार ही होतात नि म्हणजे मृत्यू मृत्यूचे मृत्यूचे कारण बनतात हो आणि हेल्थ ठेवायला योगा पण चांगला पाहिजे योगा आणि एक्सरसाईस करावेत सकाळी हा

जसे अ अन अनेक वाईट सवय म्हण्जे ज्यामुळे आजार व आजार आणि मृ मृत्यू पण येत

आयुष्य आयुष्य जे जगता येतेना आणि ऍड ऍड ऍंडस मुले बहुतेक प्रॉब्लेम आहे

हा वयाच्या आसपास लोकांमध्ये जास्त जास्त वेगाने होतो ना याचे कारण म्हणजे यालोकांची शरीर आणि प्रतिक्षारिक म्हणजे कुमुवत्त होते हा आता ते तर च कारण आहे खूप सारे जो पर्यंत जो पर्यंत या या या या या या या यारोगांची म्हणजे लागण होते तो पर्यंत खूप खूप खूपच उशीर उशीरच उशीरच झालेला असतो हो खूपच वहानेमुळे पण खूप पॉलिशन होते त्याच्यामुळे खूप होते

जगभरात म्हणजे लोकांना ते झोपयेच्या झोपयेच्या झोपयेच्या विकारा पर्यंत अनेककच अनेककच अनेक अनेक अनेक प्रकारचे गंभीर मानसिक आजारांनी ग्रासले आहेना मात्र या याच याच सगळ्यामध्ये म्हणजे महत्वाचा आजार म्हणजे आपला डिप्रेशन

आणि नरेश हो ज्याकडे म्हणजे ज्याकडे कोणीच नाय का लक्ष देत नाय त्याच्याकडे हो हो दिला दुर्लक्ष करतात पण डिप्रेशन आणि मानसिक

हा आणि मानसिक मानसिक समस्ये मुळे जगात दररोज शेकडो शेकडो लोक आत्महत्या आत्महत्या आत्महत्या करतात हो आत्महत्या पण करतात किंतु की अं आणि घटनांमध्ये तर कुटुंबातील सदस्य या

हा आणि अजून दुखापत आणि हिंसा जसे अं करतो हिंसाचार म्हणजे तंडा करतात हो हा आणि अजून जे रस्ते रस्ते

हा ते तर प्रदूषणच खूप आहेना वाढत पोल्यूएशन शंबर वेळा वाढत हा प्रदूषणच हे झालाय म्हणून खूप वाढतात आणि गरीब लोकांकडे पैसे पण नाय राहत त्याच्यामुळे गरीब लोकांना

आता परिसस्थिती कोणत्या विशिष्ट विशिष्ट देशाची नसून संपूर्ण संपूर्ण जगाची जगाचीच जगाचीच स्तिथी आहे ना हे

हा आणि दुसरी शोषणाच्या रोग वाढते वाढते नाही का अं वाढते वाढते खूप प्रदूषण आणि खालावत खालावत चालली हवे ची गुणवत्ता हो एवढी दरवर्षी लाखो लोक शोषणाच्या आजारामुळे अकाली म्हणजे मृत्यू हुन मृत्यू पडतात हा आणि कुठे कुठे तर ठिकाणी म्हणजे हवेत ऑक्सिजन जे ऑक्सिजनची कमतरता पण असते हा आणि त्याच त्याच ठिकाण्या वर राहणारे म्हणजे त्याना स्वास पण बरोबर घेता नाय येत म

हा त्याच्यामुळे पण

आणि कोणी कोणी काय करतात म्हणजे थोड त्याना म्हणजे काय झालं तर थोडे आजारी जरी पडले तरी पण ते निवेद पणे म्हणजे आरोग्य म्हणजे तपासततपासत नाय म्हणजे दुर्लक्ष करतात त्याच्याकडे हो म्हणजे होऊन जात ठीक अस म्हणतात

हा आजही आजही विनाकारण जगातील बहुतेक लोक त्याच्याच म्हणजे आरोग्या बाबत तितकेच जागरूक जागरूक दिसत नाही हो आणि नियमित आरोग्य

खूप लोक वायरस पण होते आणि नियमित म्हणजे आरोग्य आरोग्य म्हणजे तपासणी तपासणी तपासणी करत नाहीत दवाखान्यात जात नाही कोणी हॉस्पिटल मध्ये नाही खूप लोक आता कोरोनामूळ हेच झाल ना खूप लोक गेली नाय आणि मग कोरोना जाणार म्हणून आणि मग हा आणि मग आणि मग वेडच होते तर मग ते काय मग मरूदे तसच त्याच्यामुळे तर प्रॉब्लेम होते ना हो आह आता तर अजून आपला काही हेल्थ इशु होतात म्हणजे म अजून म ज्ये मोटार सायकल वगरे चालवतात तेत्या त्याच्यामुळे पण प्रदूषण होते हो हो आणि हवेतून आणि अजून जे शेतकरी वगरे शेतात अं म्हणजे यु युरिया हे ते टाकतात त्याच्यामुळे पण जे अनात पण ते हे जातातना हो हो केमिक्ल्स राहतात त्याच्यामुळे पण बरोबर पोषण नाय होत तर त्याच्यामुळे पण अजून हे होते हो हो हे आहेना अजून काय काय म्हणजे यांना टाळण्यासाठी काय काय करू शकतो ना आपण आता आता पर्यावरण हेल्दी पोषण घेवावा पोषण जेवण करावा हेच उपाय हा एक्सरसायस तर खूपच कराव लागत तोच तर उपवाय इथे आहेच पण ते त तेस सगळेच जण असे म्हणजे बरोबर केला पाहिजे ना

हा आणि अजून महिलांचा पण प्रॉब्लेम त्याना पण हा त्याना पण विकार होतच राहते हो असे तर म्हणजे हेल्थ इशु होतच आहेत आहेत आता तर अजून एक कोणता तरी वायरस येणार आहे हो कोरोना सारखा एक वायरस येणार आहे हा आता अजून त्याच्या वर कस काय ऍंटीडोस काढतात काय माहिती आता फ्लू पण आहे फ्लूपण होऊ शकतो लोकांना

चायनातूनच येते कोरोना पण आला होता चायनातून क्यारेन्स असं हा पण एक होता

हा अजून थायरॉईड पण थायरॉईड पण होत राहते

मलेरिया पण खूपच टाइफाइड पावसाळयात होणार ना खूप मलेरिया तेपण ते पावसाळयात होतात

हा अजून टायफाईड आहे जिथे पाहावं तिथे हा टायफाईड पण हे भरती होणारच डायरेक्ट ऍडमिट होऊन जाते हाव आणि अजून कावीळ पण आहे हो हो अजून किडनी किडनी किडनी नाय का म्हणजे खराब होणे हो हो अजून मूळव्याध आहे

हा अजून मूळव्याध

किडनी ला हेच होत ना दारू मुळेच होते ना किडनी

हा आता याच्यातच फूड कोणत्या तरी टुबस तर असतीलच ते ऑनलाईनच मिळतेत म्हणजे ज्यांना म्हणजे असं पाहायच असेल तर नाय का हो हो ते ऑनलाईन वर भेटूनच जात सगळं काय त्याच्या बदल म्हणजे कसा काय करायच काय नाय हा आता तर हेल्थ इशु आहेना हो खूप सारे आपण आता शोधले तर खूप मिळतील आपल्याला लहान लहान हॅर्धेक पण खूप होते लोकांना त्रासामुळे घरातल्या तणावामुळे

हो आताच सर्दी अली तर कोल्ड पण खूप होते आणी हे हेअल्थ हेअल्थ अं हेअल्थ इशुच हेअल्थ इशुच प्रॉब्लेम तर शहरा मध्येछ आहे जासत हो हो

हा कारण ते गाड्याच धूर हेते तिथं म्हणजे प्रदूषण जास्त राहतेना गावातच आपलं शहरामध्ये ते थोड हेच होते शरीर शरीर निरोगी आणि फिट फिट फिट फिट नाय का म्हणजे फिट फिट ठेवण्यासाठी हो हो सर्वच लोकांना म्हणजे दररोज सहा ते आठ तास झोपण्याचा झोपण्याचा सला सल्ला पण देतात झोप्यायला पण चांगली झोप पाहिजे आठ आठ तास हा हा आणि पुरीशी पुरीशी पुरीशी पुरीशी झोप न न न नम मिळाली जर नाही तर आपल्याला शारीरिक मानसिक अश्या विविध म्हणजे अश्या होतात धोखाच असतो ते होण्याचा हो आणि शहरामध्ये तर आव म्हणजे बरोबर आपलं निद्रास्थान होण्याची अनेक अनेकच उदारणे असतात एक गोष्ट करायची आणि बाजूला हेल्थ बगायची हेल्थ इशु खूप लोकांची वाल खराब होतात त्यापैकी बाकी तुझ्या घरातले कसंय सगळं चांगल्य हा हा सगळे चांगलेत हेल्थ प्रॉब्लेम काहीच नाय कोणाला नाय नाय नाय कोणालाच काय नाय तुझ कसय

ठीकच आहे का हो हो भेटू मग ठीक आहे ठीक आहे गोष्टी करू मग हा ठीक आहे भेटू मग हाय हेमंत.

हा तर आज आपण सुरू आज आपण राणी लक्ष्मीबाई बद्दल बोलणार आहोत.

महाराणी लक्ष्मीबाई हे गंगाधरराव नेवालकर म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई आहे. या एकोणीसव्या शतकातील झाशी राज्याची राणी होत्या. हिंदुस्थानात इसवीस अठराशे सत्तावन्नच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वतंत्र उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या त्यांच्या शौर्याची त्यांना क्रांतिकाराची स्फूर्ती देवता म्हणून जनमान आदरस्थान प्राप्त झाले आहे. त्यांच्याबद्दल तर तुम्हाला माहितीच असेल. तर तुम्हाला त्यांच्या बालपणाबद्दल काहीतरी माहित आहे का? होय लोकेश झाशीच्या राणीचे बालपण म्हटले की त्यांचे टोपण नाव मनूकरनिका, मनू, बाईसाहेब व सबिली असे अनेक म्हणजे काही नावानी लक्ष्मीबाईला बुलावत होते. त्यांची जन्म एकोणीस नोव्हेंबर अठराशे पस्तीस रोजी झाला. काशी इथे त्यांचा जन्म झाला.

त्यांच्या बालपणाकडे वळले तर महाराणी लक्ष्मीबाई चे मूळ नाव मणिक मणिकर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्याच्या आश्रयाला होते.

रामेंद्र स्वामींची स्वामिनी तांबे ना सेवेत रजू करून घेतले होते. मूळ पुरुषाची समाधी मंदिराच्या परिसरात होती. नंतर काही मंडळी दक्षिणेकडे गेली या भागात राहिली तर अं कृष्णाजी मोरोपंत आणि सदाशिव हे पुणे काशी बिठूर आणि झाशीला वास्तव्यास राहिले तर आपल्याला अं त्यांचे अं व्यवहारीक जीवनाबद्दल काही माहिती असेल तर ते सांगा. झाशीच्या राणीचे व्यक्तिमत्व धोरणांनी चतुर, युद्धशास्त्र निपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मता कोणत्याही राजघराण्यातील नसल्या. तरी राजघराण्याशी संबंध व्यक्तीमध्ये वावरल्या वाढल्या होत्या. अश्व परीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्याकाळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत धोंडोपंत बाजीराव पेशवे व नानासाहेब पेशवे आणि जयाजी शिंदे व महाराणी लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्व परीक्षा करणार नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्ध शास्त्रातही प्राविण्य मिळवले.

त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मराठी एकाग्रता विलक्षण सापडता शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य काटकपणा आणि चतुरस्त्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तर्फे झाल्या. महाराणी लक्ष्मीची वैशिष्ट्य म्हणजे त्यांची धोरणाने पणे लक्ष लष्करी पोशाख वापरण्याचे ठरवले. एकोणीस मे इसवीसन अठराशे बेचाळीस मध्ये त्यांच्या विवाह झाशी संस्थेत संस्थांचे राजे झाशी नरेश श्रीमंत महाराजाधिराज महाराज गंगाधरराव नेवालकर यांच्याशी झाला तेव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मी असे ठेवण्यात आले.